मोझिल्ला थंडरबर्ड मधील एड्रेस बुक स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये आपण एड्रेस बुक मधून संपर्कांना जोडणे पाहणे सुधारणे आणि डिलीट करणे शिकू
तसेच आपण नवीन एड्रेस बुक बनविणे
अस्तित्वात असलेलेexisting एड्रेस बुक डिलीट करणे
इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू
येथे आपण उबुंटू 1204 वर मोझिल्ला थंडरबर्ड 1301 वापरत आहोत
एड्रेस बुक म्हणजे काय
एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या कॉन्टॅक्ट वैशिष्ट्या प्रमाणे काम करते
कॉन्टॅक्ट्स बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता
थंडरबर्ड मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत
पर्सनल एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते
कलेक्टेड एड्रेस बुक आपोआप आउटगोइंग किंवा सेंट मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो
लॉन्चर मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा
थंडरबर्ड विंडो उघडेल
आता पर्सनल एड्रेस बुक मध्ये संपर्क जोडणे शिकू
मेन मेन्यु मधून टूल्स आणि एड्रेस बुक वर क्लिक करा
एड्रेस बुक डायलॉग बॉक्स दिसेल
डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही पर्सनल आणि कलेक्टेड एड्रेस बुक बघू शकता
डीफोल्ट रुपात पर्सनल एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे
उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे
वरील अर्धा भाग कॉन्टॅक्ट्स दर्शवितो
खालील अर्धा भाग वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो
आता नवीन कॉन्टॅक्ट बनवु
टूलबार मध्ये न्यू कॉन्टॅक्ट वर क्लिक करा
ठे न्यू कॉन्टॅक्ट डायलॉग बॉक्स दिसेल
कॉन्टॅक्ट tab वर क्लिक करा
फर्स्ट मध्ये अमिन्यूकॉन्टॅक्ट इंटर करा
इमेल साठी USERONEgmailcom एन्टर करा
लक्षात घ्या डिस्प्ले नामे फिल्ड आपोआप फर्स्ट नामे सोबत अपडेट होईल
प्रायव्हेट tab वर क्लिक करा
या tab चा उपयोग संपर्कासाठी संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा
तुम्ही संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास वर्क ओथर आणि फोटो tab चा वापर करू शकता
ओक वर क्लिक करा
जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे
अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू व्हीम्युन्यूकॉन्टॅक्ट आणि झ्मायन्यूकॉन्टॅक्ट
समजा संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे
मेन मेन्यु मधून व्ह्यू सॉर्ट बाय आणि नामे वर क्लिक करा
लक्षात घ्या संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत
हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी मेन मेन्यु मधून व्ह्यू सॉर्ट बाय आणि असेंडिंग वर क्लिक करा
एकांतरित एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये उजव्या पैनल मधून नामे वर क्लिक करा
नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत
आता संपर्क शोधू
आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता
चला अमिन्यूकॉन्टॅक्ट हे नाव शोधू
एड्रेस बुक डायलॉग बॉक्स वर जा
सर्च फिल्ड मध्ये अमिन्यूकॉन्टॅक्ट एन्टर करा
सर्च फिल्ड पहा
मॅग्निफाइंग ग्लास आयकॉन ऎवजी छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते
वर उजव्या पैनल मध्ये फक्त अमिन्यूकॉन्टॅक्ट दर्शित झाला आहे
सर्च फिल्ड मध्ये क्रॉस आयकॉन वर क्लिक करा
सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे
ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
इमेल्स ला सब्जेक्ट द्वारे शोधा
समजा झ्मायन्यूकॉन्टॅक्ट संपर्क माहिती बदलली आहे
आपण हि माहिती संपादित करू शकतो का
हो करू शकतो
उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा आणि प्रॉपर्टीज निवडा
एडिट कॉन्टॅक्ट फोर झ्मायन्यूकॉन्टॅक्ट डायलॉग बॉक्स दिसेल
आता नावाला मायन्यूकॉन्टॅक्ट मध्ये बदलू
आता डिस्प्ले नामे फील्ड ला मायन्यूकॉन्टॅक्ट मध्ये बदलू
आपण वर्क तितले आणि डिपार्टमेंट सुद्धा जोडू
वर्क tab क्लिक करा
तितले मध्ये मॅनेजर आणि डिपार्टमेंट मध्ये एचआर प्रविष्ट करा
ओक क्लिक करा
खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा
थंडरबर्ड मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो
संपर्क निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास right क्लिक करून डिलीट वर क्लिक करा
कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स दिसेल
ओक वर क्लिक करा
संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही
थंडरबर्ड तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो
हे दोन डिफॉल्ट बुक्स पर्सनल एड्रेस बुक आणि कलेक्टेड एड्रेसेस ने जोडलेले आहे
आता नवीन एड्रेस बुक बनवू
लक्षात ठेवा तुम्हाला एड्रेस बुक डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल
मेन मेन्यु मधुन फाईल वर जा न्यू वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा
ठे न्यू एड्रेस बुक डायलॉग बॉक्स दिसेल
एड्रेस बुक नामे फिल्ड मध्ये ऑफिस कॉन्टॅक्ट्स टाईप करा
ओक वर क्लिक करा
आपण बनविलेले एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये दर्शित होत आहे
तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे या एड्रेस बुक चा वापर करू शकता
ट्यूटोरियल थांबवून हि असाइनमेंट करा
नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा
पुढे चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू
लक्षात ठेवा जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील
एड्रेस बुक ऑफिस कॉन्टॅक्ट्स डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास right क्लिक करा आणि डिलीट निवडा
केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल
ओक वर क्लिक करा
एड्रेस बुक डिलीट झाले आहे
ट्यूटोरियल थांबवून हि असाइनमेंट करा
एडिशनल ऑफिस कॉन्टॅक्ट्स नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा
एड्रेस बुक टूलबार मध्ये एडिट पर्याय वापरा
हे एड्रेस बुक डिलीट करा
मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये एडिट आणि सर्च एड्रेसेस निवडा
एड्रेसेस च्या शोधा साठी एडवान्स्ड सर्च पर्याय वापरा
थंडरबर्ड इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते
अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता संपर्क अपडेट करू शकतो
आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू
जीमेल अकाउंट उघडू
नवीन ब्राउजर उघडा आणि यूआरएल वर wwwgmailcom टाइप करा
Enter दाबा
जीमेल होम पेज दिसेल
युझरनेम STUSERONEgmailcom प्रविष्ट करा
तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा
साइन इन वर क्लीक करा
जीमेल विंडो दिसेल
या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही जीमेल मध्ये 4 संपर्क बनविले आहेत
जीमेल विंडो च्या वर डाव्या बाजूला जीमेल आणि कॉन्टॅक्ट्स वर क्लिक करा
कॉन्टॅक्ट्स tab दिसेल
मोरे वर क्लिक करून एक्सपोर्ट निवडा
एक्सपोर्ट कॉन्टॅक्ट डायलॉग बॉक्स दिसेल
व्हिच कॉन्टॅक्ट्स डीओ यू वांट टीओ एक्सपोर्ट फिल्ड मध्ये एल कॉन्टॅक्ट्स निवडा
व्हिच एक्सपोर्ट फॉर्मॅट फिल्ड मध्ये आउटलूक सीएसवी फॉर्मॅट निवडा
एक्सपोर्ट वर क्लिक करा
ओपनिंग contactsसीएसवी डायलॉग बॉक्स दिसेल
सावे फाइल निवडून ओक वर क्लिक करा
डाउनलोड्स डायलॉग बॉक्स दिसेल
हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे
फाईल contactसीएसवी रुपात डीफोल्ट डाउनलोड्स फोल्डर मध्ये सेव्ड आहे
डाउनलोड्स डायलॉग बॉक्स बंद करा
मेन मेन्यु मधून टूल्स वर क्लिक करा आणि इम्पोर्ट निवडा
इम्पोर्ट डायलॉग बॉक्स दिसेल
एड्रेस बुक निवडा
नेक्स्ट वर क्लिक करा
सिलेक्ट टाइप ओएफ फाइल लिस्ट मधून टेक्स्ट फाइल वर क्लीक करा
नेक्स्ट वर क्लिक करा
डाउनलोड्स फोल्डर ब्राउज करा
सिलेक्ट व्हिच टाइप ओएफ फाइल आरे शाउन बटन वर क्लिक करा
एल फाइल्स निवडा
contactसीएसवी निवडा
ओपन वर क्लिक करा
इम्पोर्ट एड्रेस बुक डायलॉग बॉक्स दिसेल
खात्री करा फर्स्ट रेकॉर्ड कंटेन्स फील्ड नेम्स बॉक्स तपासलेला आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण फर्स्ट नामे लास्ट नामे आणि प्रायमरी इमेल फील्ड तपासू आणि जोडू
डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू
डाव्या बाजूचे फर्स्ट नामे उजव्या बाजूच्या फर्स्ट नामे सोबत जुळत आहे
तुम्हाला डाव्या बाजूच्या मोझिल्ला थंडरबर्ड एड्रेस बुक फिल्ड ला उजव्या बाजूच्या कॉलम जीमेल रेकॉर्ड दाता टीओ इम्पोर्ट सोबत जोडण्यास मूव अप आणि मूव डाउन बटणाचा वापर करावाच लागेल
डाव्या बाजूची लास्ट नामे फिल्ड निवडा आणि मूव डाउन बटनावर क्लिक करा
लक्षात घ्या एड्रेस बुक फिल्ड कॉलम आणि रेकॉर्ड दाता टीओ इम्पोर्ट कॉलम वरील लास्ट नामे आता जुळलेले आहेत
प्रायमरी इमेल निवडा आणि ते इमेल एड्रेस सोबत जुळेपर्यंत मूव डाउन बटनावर क्लिक करून ओक वर क्लीक करा
एड्रेस बुक इम्पोर्ट झाले आहे असा मेसेज दर्शित होईल
फिनिश वर क्लिक करा
जीमेल एड्रेस बुक थंडरबर्ड मध्ये इम्पोर्ट झाले आहे
एड्रेस बुक डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे
कॉन्टॅक्ट्स क्लिक वर करा
फर्स्ट नामे इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल
आपण जीमेल एड्रेस बुक ला थंडरबर्ड मध्ये इम्पोर्ट केले आहे
डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून एड्रेस बुक बंद करा
शेवटी थंडरबर्ड लॉग आउट करण्यास मेन मेन्यु मधून फाइल आणि क्विट वर क्लिक करा
हा पाठ येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे जोडणे पाहणे सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो
तसेच आपण नवीन एड्रेस बुक बनविणे
एक्झिस्टिंग एड्रेस बुक डिलीट करणे
इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
नवीन एड्रेस बुक बनवा
संपर्क जोडा आणि पहा
वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या थंडरबर्ड च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा
एड्रेस बुक इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम
स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे
सहभागासाठी धन्यवाद